क्रिएटिंग आ जावा वेब प्रोजेक्ट वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत जावा वेब प्रोजेक्ट बनवणे
डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टरची माहिती webएक्सएमएल फाईलची माहिती
त्यासाठी वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 नेटबीन्स इदे 73 जेडीके 17 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 210 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
ह्या पाठासाठी तुम्हाला नेटबीन्स इदे मधून कोर जावा वापरण्याचे आणि एचटीएमएल चे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता नेटबीन्स इदे द्वारे साधे जावा वेब प्रोजेक्ट कसे बनवायचे ते बघू
त्यासाठी नेटबीन्स इदे वर जाऊ
IDEच्या डाव्या कोप यात वरती फाइल खालील न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करा
न्यू प्रोजेक्ट विंडो उघडेल
कॅटॅगरीजमधून जावा वेब निवडा आणि प्रोजेक्ट्स मधून वेब एप्लिकेशन निवडा
नेक्स्ट क्लिक करा
पुढे उघडलेल्या विंडोवर प्रोजेक्ट नामे म्हणूनMyFirstProject टाईप करा
प्रोजेक्ट लोकेशन आणि प्रोजेक्ट फोल्डर आहे तोच ठेवा
नेक्स्ट क्लिक करा
ग्लासफिश सर्व्हर हा सर्व्हर सिलेक्ट करा
येथे कॉन्टेक्स्ट पाठ हा MyFirstProjectआहे जे प्रोजेक्टचे नाव आहे
ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत
नेक्स्ट क्लिक करा
Finishवर क्लिक करा
Projectsटॅब वर क्लिक करा
येथे अनेक नोडस बघू शकतो
तसेच माय फर्स्ट प्रोजेक्ट नावाचे वेब ऍप्लिकेशन तयार झाले आहे
सध्या या सर्व नोडस बद्दल विचार करणार नाही
परंतु त्यामधील घटक बघण्यासाठी त्यावर क्लिक करा
आता डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर कशाला म्हणतात ते पाहू
वेब ऍप्लिकेशनचा डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर पुढील माहिती देतो क्लासेस रिसोर्सेस आणि ऍप्लिकेशनचे कॉनफिगरेशन वेबवरील मागण्यांना सेवा देताना वेब सर्व्हर ते कसे वापरतो
वेब सर्व्हरकडे ऍप्लिकेशनसाठी मागण्या येतात
त्या मागणीची यूआरएल मॅप करण्यासाठी डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर वापरला जातो
या मागणीची पूर्तता करणा या कोडला हा यूआरएल मॅप केला जातो
डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर ही webएक्सएमएल नावाची फाईल आहे
आता इदे वर जाऊ
येथे उपलब्ध असलेल्या नोडस मधून webएक्सएमएल फाईल शोधता येत नाही
ती शोधण्यासाठी IDEच्या डावीकडे वरती Fileवर क्लिक करा
नंतर न्यू फाइल वर क्लिक करा
कॅटॅगरीज मधून वेब निवडा
फाइल Typesमधून स्टँडर्ड डिप्लॉयमेंट Descriptorwebएक्सएमएल निवडा
नेक्स्ट क्लिक करा
आणि Finishक्लिक करा
इदे च्या डावीकडे असलेल्या Filesटॅब वर क्लिक करा
वेब नोडच्या web आयएनएफ फोल्डरखाली webएक्सएमएल फाईल आपल्याला दिसेल
आता तुम्ही सोर्स कोड बघू शकता
येथे आपल्याकडे एक्सएमएल हेडर आहे
तसेच web एप नोड आहे
आता ऍप्लिकेशन कार्यान्वित करून बघू
त्यासाठी मायफर्स्टप्रोजेक्ट वर राईट क्लिक करा
क्लीन एंड Buildवर क्लिक करा
हे पूर्वी कंपाईल केलेल्या फाईल्स आणि इतर तयार झालेली आऊटपुटस डिलीट करेल
तसेच ऍप्लिकेशन पुन्हा कंपाईल करेल
पुन्हा मायफर्स्टप्रोजेक्ट वर राईट क्लिक करा
नंतरRun क्लिक करा
आता सर्व्हर उघडून चालू होईल आणि त्यावर माय फर्स्ट प्रोजेक्ट उघडेल
ब्राऊजर विंडो उघडेल आणि हेल्लो वर्ल्ड असे दाखवेल
कारण प्रोजेक्ट कार्यान्वित केल्यावर वेब ऍप्लिकेशन हे पेज दाखवत आहे
आता मिळालेल्या पेजचे यूआरएल बघा
ते लोकलहोस्ट कॉलन 8080 स्लॅश मायफर्स्टप्रोजेक्ट असे आहे
मायफर्स्टप्रोजेक्ट प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यास डिफॉल्ट रूपात हेलोवर्ल्ड
लिहिलेले जेएसपी पेज मिळते
आता IDEवर परत जाऊ
web आयएनएफ फोल्डरखाली इंडेक्स डॉट जेएसपी ही फाईल बघू शकतो
indexjspवर डबल क्लिक करा
येथे सोर्स कोड बघू शकतो
हे केवळ एचटीएमएल टॅग्ज असलेले साधे जेएसपी पेज आहे
त्याला जेएसपी पेज असे शीर्षक आणि हेल्लो वर्ल्ड असे हेडिंग आहे
वेब ऍप्लिकेशन कार्यान्वित केल्यावर सर्व्हर डिफॉल्ट रूपात indexजेएसपी प्रदान करतो
लक्षात घ्या पूर्वी आपणContextPath ही संकल्पना पाहिली होती
आपण MyFirstProjectनावानेच कॉन्टेक्स्टपाथ सेट केला होता
आता ब्राऊजरवर परत जाऊ
यूआरएल म्हणून लोकलहोस्ट कॉलन 8080टाईप करून एंटर दाबा
ग्लासफिश सर्व्हर सर्व्हर होमचे पेज दिसेल
येथे संगणकावरील सर्व्हरचा डिफॉल्ट रूपातील पत्ता 8080 आहे
ह्या ग्लासफिश serverच्या इन्स्टन्सवर कदाचित अनेक ऍप्लिकेशन्स कार्यान्वित होत असतील
विशिष्ट ऍप्लिकेशन ऍक्सेस करण्यासाठी यूआरएल मधे ऍप्लिकेशनचे नाव लिहा
म्हणजेच आपल्याला इन्स्टन्सवर ठेवलेल्या विशिष्ट ऍप्लिकेशनचे नाव लिहावे लागते
त्यासाठी टाईप करा स्लॅश मायफर्स्टप्रोजेक्ट
आणि एंटर दाबा
अशाप्रकारे हेल्लो वर्ल्ड दिसेल
थोडक्यात या पाठात साधे जावा वेब प्रोजेक्ट बनवणे वेब प्रोजेक्ट कार्यान्वित करणे आणि webएक्सएमएल फाईलची माहिती घेतली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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgNMEICT इंट्रो ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे
त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160धन्यवाद